आणि सहा खिडक्या आहेत चार खिडक्या ओ --

समोर एक बिल्डिंग आहे आणि बिल्डिंगचं बांधकाम चालू आहे.

भरलेलं आहे कशानं भरलंय काय माहिती? आणि --

त्याने सुंदर पिसारा फुलवलेला आहे.

इथं स सभागृह आहे आणि या सभागृहांमध्ये माणसं आणि बाया असलेल्या आहेत.

माझ्यासमोर एक कम्प्युटर आहे आणि ते कॉम्पुटर --

आणि हे काहीतरी काम करण्यासाठी इथं उभा आहे अ कोणततरी खोदकाम करत आहे.

आणि इथे बरेचशे लोकं बॉडी बनवण्यासाठी येत आहेत आणि ते व्यायाम करत आहेत.

माझ्या समोर एक चर्च आहे चर्च मंदिर आहे.

आणि ह्या हा नवस करू राहिलेल्या आहेत.